अरे तुमचं विवेकानंद कॉलेज आहे ना

तिकडून बाहेर निगल्या नंतर उजव्या हाताला बग

ते काय म्हणता आपलं वडे पावचं दुकान आहे माहिती आहे का? ते मग मुंबई बेस्ट वडा पावचा दुकान आहे माहितीये माला ती नाही रे ती नाही. त्याच्या बाजूला एक वडा पावचा दुकान आहे दोन दुकानं आहे ते

हां, हां संकल्प संकल्पचे दुकानं आहेत ती तर त्याच्याकडे पण आपली बैठक असती ना

तर तू खाऊन पहिलं नाही का तिकडचं वडा पाव अरे किती भारी लागतो. मी काय काय? माला थोडी ना माहितीये संकल्प तुझा मित्र आहे. कारण कै आहे माहितीये का माझं रेग्युलर येणं जाणं त्याच्याकडे कारण कॉलेज वगेरे आपला रेग्युलर असल्यामुळे. मी पण माझे मित्र मंडळी त्याच्याकडेच नेहतो. फक्तं तुझं माझं वेळ मॅच नाही होतं त्याच्यामुळे आपण भेटत नाही माहितीये का.

हे बघ तुझं कॉलेज सकाळचं आहे कळतय का हां माझं कॉलेज सकाळचं आहे माझ्या कॉलेजचं टाइम आहे साडे आठ ते साडे बारा. आता मग तुझा साडे आठ ते साडे बारा आहे ना तर मी कधी येतो माहिती आहे का मी येतो दीड दोन वाजता. चार पाच वाजे पर्यन्त राहतो मग तिथं. माझा कसं माहिती आहे का हे बघ अरे मी काय केलं माहिती आहे का आता तू कसं बाबा तू हुशार आहेस तू शाळे पासून हुशार आहेस माला माहिती आहे. तुझा कसं असेल तू जे जात असल तू कॅम्पस मध्ये थोडी फिरत असलं कॉलेजच्या बाहेर थोडी फिरत असेल सर्व वर्ग सोडून

वर्ग वर्गाला डुम्मे भरतो का नाही रे बाबा हे बघ माझे क्लास जी सूरू होते साडे आठ वाजता माझा पहिला पहिलं लेक्चर सुरू होतो त्याच्या मध्ये

आता मी MA सेकंड ईयर मध्ये पण ना समाजशस्त्र घेतलाय बरोबर अच्छा समाजशास्त्राचा तास हमखास पहिला असतो.

की काय सांगू तुला माला इतका अडवडतं स्वस म्हणजे स्वस्त आणि सोप्पा. एकदम सोप्पा म्हणजे हो ना माहिती आहे ना माला समाजशस्त्र सामाजिक काय आहे ते समाजशास्त्र त्याची व्याख्या काय होती यार ती त्याची व्याख्या अशी होती की अं म्हणजे अं आजू बाजूचे शहर म्हणजे ग्रामीण विभाग आहे ना

समाजशास्त्राची व्याख्या अशीये समासामाजिक घडामोडींचा अभ्यास करणारा शस्त्र समाजशस्त्र. शस्त्र आशे म्हणतात हे ना असे वाटतं समाजशास्त्राची व्याख्या. हो पण नाही अरे माला ते लक्षात नाही राहत म्हणून मी सोप्या भाषेत बोलतो की अं दोन अं ग्रामीण भागांमध्ये होणारे अं जे ग्रामीण संबंध असतं ना

परंपरा वगेरे वगेरे त्यांचातले घडामोडी वगेरे

हां त्या दोघांचा संबंध म्हणजे

तश्या तर खूप आहे रे समाजशास्त्राचे व्याख्या तर खूप आहे पण आता ज्याच्या लक्षात जसा जमतं तसं. मी काय केलं माहिती आहे का मी आपली शाळा झाली आपली दहाव्वी निगली सोबत. त्या नंतर मी गावाकडे अॅडमिशन घेतलं.

हा कारण की ते कसं आहे माहिती आहे का ते आपला वा व्यवसाय आहे ना

ते पेपरचं काम घेतात ना तुला माहीत आहे ना पेपरचं दुकान आहे आपली क्रांति

हां मग कसं ते आता अं वडील पण बसतात आणि घरी कसं मी पण दुकानावर बसतो आता हळूहळू दुकान बागू लागलो ना मी

हां, हां आपल्याकडे झेरॉक्सचे पेपर भेटातात लागले तुला तर सांग कधी पण ये. तुला दिस्काऊंत रेट मध्ये लाऊन देऊ आपण भावा स्वस्त भावा मध्ये लाऊन देऊ.

चालेल ना तुला माहिती आहे का आपला तो ओम आहे ना ओम ओम कोण तो शिंदे? हां ओम शिंदे त्याने पण औरंगपुरा मध्ये नाही ना आपला ते नाला आहे नाल्याचा खेचूनच एक रास्ता जातो बघ आत मध्ये. ती भाजी मंडई बघ ज्योतिबा भाजी मंडई. अच्छा जुनी भाजी मंडई. तिकडं त्यांनी एक डेली नीड्सचं दुकान टाकलं आहे ना किराण्याचं कृष्णा डेली नीड्स म्हणून ओके किराण्याचं दुकान टाकलं त्यानी

शाळेत त्याच्या हो ते काय म्हणतात आपल्या शाळेच्या बाहेर ते मसाले पावची दुकान होती ना नाश्त्याची

हो ओमचे काका होते ते छोटे काका आहेत त्यांचा दुकान आपल्या दुकान आपल्या शाळया समोरच आहे बरोबर

पण ह्यांनी जे टाकली ना त्याच्या मध्ये त्यानी सगळं ठेवलय ब्रेड, पाव त्याच्या नंतर म्हणजे सगळेच गोष्टी तेवले आहेत चिवडा, चिप्स वगेरे.

हो का किराणा दुकान टाकलय का त्यानी.

तो जो एरिया आहे ना तिकडचा त्याच्या मध्ये नाहीये एवढे दुकाने तर मग त्याचं दुकानं चांगली चलती नाही का मस्त एकदम

चांगला आहे रे त्याने पण काही ना काही टाकलं. तुझा काय चालू आहे तुझा कॉलेजचं चालू आहे कॉलेज चालू आहे आता दोन वर्ष बाकी आहे तुला. कसं. आता चालू आहे बघ आता कधी बघ आता जून चालू झाला ना एक जूनच्या शेवटच्या आठवड्या मध्ये माझे पेपर चालू होणार आहेत. ठीक आहे त्याचात पण असा झाला की मी लेक्चर करतो म्हणून ठीक आहे पण जे नोट्स वगेरा आहे ना ते सरांकडून घ्यावा लागेल.

त्याच्या मध्ये माझे जे राकेश सर आहे ना तर त्यांनी माला दिलेली माहिती तर म्हणजे पहिला पेपर दूसरा पेपर बद्दल पण शेवटचे चार आहेत ना म्हणजे माझे जे सहा विषय आहेत ना

सहा पैकी त्यांनी माला दोनच विषयचं दिलय. ते काय म्हंटले माहिती आहे का बाकीचे जे चार विषयाचे नोट्स राहतील ना ते

चांगलय, चांगलय.

ठीक आहे चालेल ना बोल ना माला नंतरला उद्या वगेरे फोन लाव मग

हो, बाय. व्यवस्थापन व्यवस्थापन व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभी राहिलेली कारखाने वेगाने उपलब्ध झाली. बदलती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक कारणांनी उपलब्ध असलेल्या व्यवस्थापन विषयाचे ज्ञान अपुर आहे. असे स्पष्ट जाणू जाणू लागले अशा औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली. त्यातून संकल्पना तत्वे इतर ज्ञानशाखा त्यांच्या विचार प्रक्रियेतून व्यवस्थापन शास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून विकसित झाला. व्यवस्थापनात पाच घटकांचा समावेश असतो. एक नियोजन दोन आयोजन तीन दिशादर्शक नेतृत्व चार समन्वय पाच निय

व्यवस्थापन हे एक व्यवसाय नफा मिळवण्याची संघटना नफा अन्न मिळण्याची संघटना आणि सरकारी संघटना यांची शासकीय शास्त्र आहे. व्यवस्थापन संस्थेचे धोरण धोरण सेट आणि उपलब्ध संसाधने अशा आर्थिक नैसर्गिक तांत्रिक आणि मानवी

संसाधने म्हणजे अर्ज माध्यमातून त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्या साठी त्या कर्मचारी किंवा विवी ध नाही लोक व्यव लोक व्यव लोकं व्यवस्थापित संस्था संदर्भात असू शकते. व्यवस्थापन हे शैक्षणिक शाखादेखील आहे. ज्याचा उद्देश समा ज्याचा उद्देश समाजातील संस्था आणि संस्थात्मक नेतृत्वाचा अभ्यास आहे. हे एक सामाजिक विज्ञान आहे. व्यवस्थापन महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरित अभ्यास आहे व्यवस्थापन व्यवसाय प्रशासन MBA हे एक पदवर पदवीधर युक्त शिक्षण आहे. व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द मानला जातो. प्रत्येक ऋषीं ही व्यवस्थापना भो भोवती फिरत असते इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे संघ टन करणे समन्वय साधणे, प्रेरणा देणे, मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे व्यवस्थापन ही एक व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे सातत्याने चालू राहते व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे एखाद्या वेळी केलेले व्यवस्थापन बदलू शकते. बहुतेक संस्थेमध्ये तीन व्यवस्थापक स्तर असतात. प्रथम सर मध्यम सर आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन शीर्ष अथवा उच्च स्तर व्यवस्थापनाच्या वरच्या किंवा वरिष्ठ स्तरांमध्ये संचालन मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उच्च कार्यकारी अधिकारी त्यांचे इतर सदस्य असतात. वेगवेगळ्या संस्थांचे त्यांच्या शी सूट मध्ये विविध सदस्य असतात. ज्यात मुख्याधिकारी ज्यात मुख्य आर्थिक अधिकारी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी इत्यादींचा समावेश असू शकतो. संपूर्ण संस्थेच्या कार्यांचे नियंत्रण आणि देखरेख करण्यासाठी ते जबाबदार असतात. मध्यस्तर मध्यस्तर व्यवस्थापकात सामान्य व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक आणि विभाग व्यवस्थापक इत्यादींचा समावेश असू शकतो हे धोरणांशी आणि शीर्षक व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत संघटनात्मक योजना अमलात आणण्यासाठी त्यांची भूमिका पार पाडत असतात. हे चांगल्या कामगिरीच्या दिशेने खालच्या स्तरीय व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्य मध्ये पुढील बाबींचा समावेश असतो प्रभावी गट आणि प्रभावी गट आणि अंतर्गत कार्य आणि माहिती प्रसारांची रचना

गटस्थरीय काम गिरी निर्देशांकांची व्याख्या आणि निरीक्षण करणे कार्य समूहांमध्ये आणि त्यांच्या मधील समस्यांचे निदान आणि निराकरण करणे प्रथम स्तर खालच्या व्यवस्थापकांमध्ये पर्यवेक्षक पर्यवेक्षकांच्या समावे समावेश असतो. ते नियमित कर्मचाऱ्यांना नियंत्रित आणि निर्देशित करण्यावर भर देतात. ते सहसा कर्मचाऱ्यांची कामे सोपे कर्मचाऱ्यांना दैनंदिन क्रियाकलाप क्रियाकलपांवर मार्गदर्शन आणि पर्यवेक्षक करणे उत्पादन करणे आणि सेवेची गुणवत्ता आणि प्रमाण सुनिश्चित करणे इत्यादी जबाबदारी पार पाडतात. हे व्यवस्थापक पुढील कार्य करतात. नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण करतात. मूलभूत देखरेख आणि नियंत्रण प्रेरणा कामगिरीचा कामगिरीचा अभिप्राय आणि मार्गदर्शन व्यवस्थापनाची उद्दिष्टे संस्थात्मक उद्दिष्टे फायदा मिळवणे, सातत्य राखणे, वाढ व विकास करणे, सदिच्छा व प्रतिष्ठा निर्माण करणे. दोन वैयक्तिक उद्दिष्टे कामाचे स्वरूप आणि वेतन निश्चित करणे. विकासासाठी प्रशिक्षण देणे. व्यवस्थापनामध्ये सहभागी करून करून घे करून घेणे तीन सामाजिक उद्दिष्ट गुणवत्तापूर्वक उत्पादनाची सेवा देणे. शासन नियंत्रणाचे पालन करणे. सामाजिक जबाबदारी करणे इतिहास काही लोक काही लोक काही लोक व्यवस्थापन उशिरा उशिरा आधुनिक संकल्पना मांडतात त्या टीम वर याचा पूर्व आधुनिक इतिहास असू शकत नाही केवळ तथापि इतर तथापि इतर प्राचीन या परी आणि प्राचीन builders मध्ये व्यवस्थापनासारखे विचार शतकां शतके निर्भय परंतु काही वेळा काही वेळा पुनर्संचयित करण्याचे करण्याची शोषण प्रेरणा देण्याच्या समस्यांचा सन्मान करावा लागतो. परंतु बऱ्याच पूर औद्योगिक उपकरा उपक्रमांना त्यांचे लहान प्रमाण दिले गेले तरी त्या व्यवस्थित व्यवस्थापनाच्या प्रश्नांचा सामना भाग पडलेला नाही तथापि हिंदू अंकाचा प्रसार आणि double entry book keeping chain साहित्यकार व्यवस्थापनाचे मूल्यांकन नियोजन करणे आणि नियंत्रण यांसारखे साधने प्राधारं प्रधान करतात सदस्यांना त्यांचे मतभेद व्यक्त करण्याचा आणि त्यातील स मतभेद सोडवण्याचा अधिकार असल्यास संघटना अधिक स्थिर असते. एखादी व्यक्ती एखादी संस्था सुरू करू शकते जेव्हा ती बऱ्याच लोकांच्या काळजी राहिली असती आणि हे टिकवून ठेवण्याची तीव्र इच्छा असेल तर ते टिकेल हे कमकुवत व्यवस्थापन एखाद्या हे कमकुवत व्यवस्थापन एखाद्या भक्कम व्यक्तीचे अनुसरण असू शकते परंतु दुर्बल त्यांना शुद्ध नसते. आणि अधिकार टिकवून ठेवू शकतो. व्यवस्थापनाचे फायदे एक साधन सामग्री चा योग्य वापर करणे. दोन वस्तुनिष्ठ निर्ण निर्णय प्रक्रिया तीन साधन सामग्रीचे उत्पादित वस्तूंमध्ये परिवर्तन करणे. विकास प्रक्रिया गतिमान करणे. मंदिरा तोंड देण्याची क्षमता आत्मविश्वास आणि नात्यांमध्ये वाढ मानवी संवादामध्ये सुधारणा भविष्यकालीन धोरणांची धोक्यांची पूर्वकल्पना व्यवस्था सरखेल कान्होजी कान्होजी आंग्रे. आंग्रे सोळाव्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पद पदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डज, फ्रेंच, आरमारा बरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे किल्ले काबीज करण्यासाठी परकीय सत्ता मध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून, आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी व त्याच्या ठिकाणी सागरी किल्ले ही काबीज करणे आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून तेच संपूर्ण किनारपट्टी वर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे त्यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले. आंग्रे यांचा जन्म सोळाशे एकोंनसत्तर मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे या गावी एका सपकाळ कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. सपकाळ हे वीर राणा संक या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मुलबाड न झाल्याने तुझ्या आंगऱ्यांच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याचे नाव तुझे देऊ आ आणि आमचे आडनाव आंगारे असे ठेवू. त्याचप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेली. हा किल्ला त्यांनी पुढे काबीज केला. त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समुद्र सफारीची आणि सहा सी मोहिमेची आवड होती. सोळाशे अठ्ठ्यांनव मध्ये कोल्हापूरच्या भोसल्यांनी त्यांना दर्याचा सारंगी अशी पदवी देऊन अं मुंबई पासून विंगोरी या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्धी जोहरच्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात british east india company च्या व्यापारी जहाजावर हल्ला चढवून केला. अनेक प्रयत्नानंतर कान्होजींच्या आरमाराचा प्रभाव पराभव करण्यात अपयशी आल्याने ब्रिटिश ब्रिटिशांनी कोकणी किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व स्थापन करत शांततेचा तह केला. सतराशे सात मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू गादीवर येताच, त्यांच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी, विश्वनाथ भट्ट त्यांनी कान्होजी बरोबर करार केला. या करा करारा अन्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक केली. मराठे शाहीच्या गादीवर दावा करण्याचा ताराबाईंशी कान्होजींचे सखे होती. ते मोडून त्यांनी आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी हे राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते. कान्होजींनी औरंगजेब तेव्हाच्या दख्खन मोहिमे विरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली. सोळाशे अठ्यांनव मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्ल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबई पासून केवळ चारशे पंचवीस की. मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचत ठेवण्यासाठी ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अकराव्या शतकातील शिलाहार घराण्यातील राजा भोज ने बांधलेल्या या किल्ल्याला घिरी या नावाने ओळखले जाईल. अखंड जहाज किल्ल्याच्या आत नेण्याची सुविधा या किल्ल्यात होती मुंबई जवळच्या खांदेरी आणि

त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला. सतराव्या शतकातील अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणी चलनात आणली. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजावर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले चौदा नोव्हेंबर सतराशे बारा रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे british governor विल्यम एल्साबी यांचे खाजगी जहाज अलजेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवार मधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला त्यांच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. तेरा फेब्रुवारी सतराशे बारा मध्ये कान्होजी आणि इंग्रजात तह करून

सव्वीस डिसेंबर सतराशे पंधरा मध्ये चार्ल्स बून यांची मुंबईच्या गव्हर्नर पदी नेमणूक करण्यात आली. यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली. पण त्यात ते अपयशी ठरले उलट कान्होजींनी सतराशे अठरा मध्ये इंग्रजांचे तीन व्यापारी जहाजे पकडले. इंग्रजांनी कान्होजींना समुद्र त्यांचे म्हणून घोषित केले. कान्होजीनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून east india company कडून सतराशे सत्त्यांशी पन्नासपाऊंड ची खंडणी वसूल केली. सतराशे वीस मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा जोरदार मारा केला. पण विजयदुर्गची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली.

आणि चार जंगी जहाजासह कानोजी विरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मोनिक भंडारे या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर सतराशे तेवीस मध्ये रॉबर्ट कोवॉन इंग्लंडला परत परतले. त्यांच्यावरील देशद्रोहाचा आणि न्यात बांधण्याचा आरोप ठेवून खटला चालवण्यात आला. दरम्यानचा सहकला सापेक्षता गव्हर्नर बोन ही इंग्लंडला परतले. बोन मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली. सतराशे सतराशे दोन कोचीन मध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजा जहाजावर ताबा सतराशे सहा जंजिराच्या सिद्धी वर हल्ला आणि विजय सतराशे दहा ब्रिटिश लढाऊ जहाज गुड फिश यांची दोन दिवस झुंज दिल्यानंतर कनेरी बेटावर कब्जा सतराशे बारा मुंबई ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एलसावी यांचे खाजगी जहाज पकडले. तीन हजार रुपयांच्या खंडणी नंतर सुटका.

अरे काही नाही अरे दवाखान्यात आलो होतो.